हा हा पण तुम्ही कशाला जात नाहीत आमच्या कार्यालयात भेट द्या

आहेत पण तुम्ही office सोडणार

हम्म आपण office मधून जाऊ मीना, कविता, संजय, गौरव आणि माझे मित्रही आणि तुम्हाला माहित आहे कि आमच्या office मध्ये लोकं खूप मजेदार आहेत. तू माझ्याबरोबर गेल्यावर हसशील. अंग तुम्हाला चिडवतील पण त्यांना वाईट वाटत नाही तुम्हाला माहित आहे का हा हा हा, हे होय आहे का पण तुम्ही यापूर्वी शिलाँग ला गेले आहेत का मी यापूर्वी एकदा शिलाँग ला गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासह गेलो. शिलाँग हे डोंगराळ ठिकाण आहे. शिलाँग चे हवामान खूप थंड आहे हे

शिलाँग मध्ये काय आहे

खाशीम साठी पोलिसांचा बाजार आहे तिथे एक बराकी एक डाकी एक चेरापुंजी आणि इतर अनेक ठिकाणी आहेत हम्म तू बरोबर आहे मग आपण सगळे मिळून मजा घेऊ पण पोलिसांच्या बाजारात काय आहे तुम्हाला पोलिसांच्या बाजारात खूप

खासी कपडे घालते कपड्याची किंमत पाचशे रुपये मग तुम्ही खाशी कपडे घालून photo काढेल नाही नाही मी कपडे घालून फोटो काढायला बाहेर पडलो पाऊस सुरु झाला हाहा हाहा मग तू रागावला नाहीस मला खूप राग आला होता पण मी माझे पैशे गमावण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही

तू झोप ला नाही का तो अजून? हम्म नाही झोपलो. आरे. काय यार खेळत होतो आहे. अच्छा कळते का? ना काळ येतो. तुझ्याकडे नाही काही आहे का? हेलो काय वाटलं? तुझ्या सोबत नाही तो हेलो. नाही माझ्या सोबत नाही सोबत नाही का? नाही नाही काय माहित कुठला येतो चौकात नाही चौकात बसतोय.

काय खरं नाही म्हणजे पाचशे घेणार दोघेही. आज आहे जावळी ची माहिती तुम्हाला वाटतं म्हणून तेवढे महेश घेतेय पाचशे रुपये आता आवारा पैसे लागतील ना? दारू प्यायला नाही साठी. एक हजारराजाला की राज्यात होणार बाबा पाच दारू या नायका? त्याचे पैसे आले असते. आता ऐंशीलाखा ऐंशीलाखा लाखा दिले असतील त्याला गांडीवर दिले असतील त्याच्या पुत्र कृष्णा वर भुंकत होता कृष्णाला म्हणणार होतो जर तोंड असे कृष्णा कुत्राला पण कळेल तो किती कपटी मला जाईल आह. कुत्रा म्हणजे रेडी घेऊन कुत्र्यापण खाशील तू. कोणाचं कुत्र होतं ते ते हर्षच आहे. अच्छा अच्छा बारीक झालं कारे ते बारीक मोठे झाले. तोंड बघ त्याच केवढं. दुरून बारीक दिसू शकतो आह.

कस रे मग तो चार वाजता गेल्यावर तो येणार कसा? हम्म. बघू आता. हा. हेलो. हेलो हेलो हेलो हेलो. आह. अरे तुझ्या. मी काय म्हणतो ऐक कि, एकी बोल ना तो उद्या चार वाजता गेला येणार कधी मग? काय माहिती असं तो म्हणत बाकी सकाळी पाचला निघेल मी तून. साडेपाचला आणि मग रेल होऊ शकतो. कार नाही निघणार अं त्याला दुसराच रूट बघायला लागणार काय माहिती आता तो बघेल. हो नाही तर हा. हम्म तर. ना. आहे. मग तुझं काय विचार आहे असं आपल्या कॉलेजच्या मुलांवर ते मला सांगशील का तू? कसला विचार? पोरं मुलींवर रे, अच्छा. हा. काय असणार तुझ्या विचारातच माझे विचार आहेत. तुझे चांगला विचार नाही. मला बाकी काही. तुझे कोणते चांगले विचार आहे? मग मी तेच म्हणजे तुझे माझे आहेत. काही काही मुली येते. थोडयाशा झाड आणि उंच राहिले तर चांगले झाले असते. हां म्हणजे उदा. राहतात. उदाहरणा आता तेच असेल आह. हां

आरती तर इथं कमला एमसीबीला म्हटले, देतो आहे तुम्ही घरी येईल त्यावेळेला आणि तिला राहणारे काही बोलायचं तिला चल म्हणा पण करू ना पार्टी. करु म्हणा पार्टी काय येडाबिडा काय? घ्याय चं. पार्टी कि बत्तीस रुपयाची गोळी येते. ती टाकून द्यायची जेवणात तु चांगली आयडिया देतोय मला. अर नई भारी बळी तिथे आह आह माझा मध्ये टाकून द्यायची दिला पीटी पैका. आभार भाई सील एकदम. कोराकोरा, नवीन नवीन माल तो तुम्हाला मिळेल तर? अरे दाण्या रेकॉर्डिंग जाणार आहे तिकडे. अरे यार जाऊ दे. आम्ही तर अजून घाण बोल्लो कृष्णन मी त्या दिवशी हां का . हम्म. लाव रे बाबा नाही तर उद्याच्या दिवशी इंस्टाग्राम वर आपण वायरलराहू. हां ना. हम्म टाळा मध्ये औरंगाबाद मध्ये जाऊन पकडावा लागेल. मला. रिफंडवर कसं वाटत होता त्याला कोणी काही बोल माहिती नाही आहे तरी सांगितलं कृष्णा तुला. नाही नाही बोलला नाही तुम्हाला. कोण आणि डायरेक्ट आला तो त्या पोरा ला विचारलं की तू काय करतोय? तर तुम्हांला मी मेडिकल स्टूडेंट आहे आणि मी त्या कंपनीत मध्ये कामाला आहे मला पस्तीस चाळीस हजार पेमेंट आहे नाही का? म्हटलं, मी आतापर्यंत आह कुठली लॅंग्वेज केली? पंजाबी केली म्हंटलआह हम्म औरंगाबाद आह ती तुमचा तुमचा मला कळत नाही का? मग एखादी साईट केली तो. सांगत होता आणि त्याच्या सांगितलं. सर म्हणाले, मेडिकल मध्ये काय काय नाही नाही सर? मी नंतर मेडिकल मध्ये करणार आहे. त्याला ज्ञानेश्वर डायरेक्ट म्हंटल तुझं आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. इज्जतच काढली म्हणजे त्याची मरून जायला पाहिजे होत मी जर जर असताना आत्महत्या करून घेतली असती कॉलेजच्या बिल्डिंग वरून करून. अरे आत्महत्या नाही पण. असं कोणी बरोबर आहे तुम्ही मेडिकल करतो आणि जॉब कसा करतोय हा मार्केटिंग AI मार्केटिंग करतोय ना थोडक्यात. हो हो तेच. ना तेच. ना मग? आहे. मला वाटलं की ते वापस ओटे दोन पोर होते आहे. छोटे फिरताय. नाही नाही आता दोघांना ही येणार. आज नाही येणार. मार खाल्ला. दुसरी नाही या येणार् ते आता दुसर्याच एरियात फिरतील आह. उद्या कुठं होता तू सॉरी काल कुठे होता तू? काल काळ होतो. काल इथं होतो की. विरूद्ध चौकात आहे. क्रिकेट करतो काल रात्री. आपण बघायला पाहिजे होता ना यायला पाहिजे. तुम्ही फिरायला पाहिजे होते. आर खेळत होता. साडेबारा पर्यंतच तो सीन झाला सावाबाराला. शेवट. आणि साडे बारा पर्यंत क्रिकेट खेळतो हेलो. ते का अच्छा अच्छा नाही तेच म्हटलं काय त्यांचं काय झालं काही नाही. मला बघू महेशला ठेवायचंय. रात्री पेट्रोलिंगला. आह मग मी काय म्हणतो जाणतो दाणे ऐक. बोलना. फर्स्ट इअरची कुठली पोरगी आवडती कि नाही तुला तुला खरं सांग.

, आता नाही रे लई झाल रे आता लई त्रास झाला तर मला त्या वेळेस. आता पण तो शोधला पाहिजे नाही नाही आता हात जोडून टाकले तो सीन झाला. त्यानंतर माझ्या मध्ये आता हिंमत नाही. मी काय म्हणतो ऐक ऐक आता तुम्हाला सांग. आता जर सहा महिन्यात तरी तुमचा आता सेपरेट होणार नाही झाले तरी ती इथे नाही लागली तर ती घरी जाणार आहे तर तू जळगावला गेला मग. आह. गॅप राहिला झाला ज्या लॉन्ग डिस्टन्स कसे होणार तुमचं आपली दुसरी बाळगायची जे आहे ना कुठेतरी एकमध्ये गुंतून राहतो पण एक.

आणि त्यात कृष्णा सिंग मध्ये कृष्णा जाईल ची लाइफ क्रिएशन्स. आहे या कृष्णाजींची जिंदगी चार्जिंगची आहे. दुसर्या एंटरफेअर करायचा नाही. आह मंदार मंदार काय बोलतो तुला. तुम्हाला. नाही तो बसला आहे. तो चॅटिंग करतोय. त्याच्या आइटम. हम्म भाई ते येईल च्यायला डोक्याला तापच देईल मंदयाला म्हणणार बाबा आमचे हे पेपर आहेत बाबा तिला रूम वर आणायची नाही. काय असेल ते बाहेरच आपले पेपर येत. नाही आता. हाय आता पेपर हे अभ्यास करायचा आहे. आता काय करतो माझं काही? सब्जेक्ट माहिती आहेत का मार्केटिंगचे. आह नाही हा काही माहित. नाही ये. झाले का आपले मिनिट. आह झाले झाले. करतो तुला नंतर कॉल? हो हो ठीक आहे ठीक आहे. मला दातांचे. भारतात अनेक महान क्रांतिकारी नेते होऊन गेले आहेत. यांनी देशासाठी केलेले कार्य खरोखर कौतुकीच आहे. आज आपण अश्या नेत्यांविषयी बघू अं जसे महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस शिवाजी महाराज मदर टेरेसा अशे काही नेत्यांविषयी आपण आज बघु

भारताच्या स्वतंत्र लढत गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने कार्य केले होते त्यांनी इंग्रजांना भारतातून पळून लावण्यासाठी आंदोलन करून भारतीयांना एकत्रित केले महात्मा गांधींना राष्ट्रपती म्हणून देखील संबोधले जाते गांधीजी लहान वयापणापासून अतिशय शुद्ध शांत वास्तविक वृत्तीचे होते ते पूर्णपणे शाकाहारी होते गांधीजींनी आपले उच्च शिक्षण लंडन येथून पूर्ण केले होते. येथेच त्यांनी BARISTER ची पदवी मिळवली. गांधीजीचे सार्वजनिक जीवन दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले दक्षिण आफ्रिकेत जेव्हा

दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्रित करून त्यांनी सत्याग्रह केला व भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून दिले गांधीजींनी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले तेव्हा ते राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध झाले होते त्यांनी चंपारण सत्याग्रह खिलाफत आंदोलन सहयोग आंदोलन स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह हरिजन आंदोलन, भारत छोडो आंदोलन असे एक ना एक एक ना अनेक आंदोलन केले. गांधीजीच्या भारतात गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनात लाखो लोक सामील झाले व इंग्रजांद्वारे हजारो स्वातंत्र्य सैनानी मारले देखील गेले. महात्मा गांधी सोबत लढलेल्या या सर्व स्वातंत्र्य सैनिकांमुळे भारत शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणविसशे सतेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला महात्मा गांधीचे जीवन अतिशय साधे होते एवढे साधे जीवन जीवन असताना देखील त्यांचा विचार खूप अती उत्सव होतो त्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकवला महात्मा गांधी एक समाज सुधारक होते त्यांनी अनेक बंद केले इत्यादी अनेक कारणांमुळे महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपती म्हणून संबोधले जाय जाते. आणि म्हणूनच ते

स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी बलिदान दिले पण अं कारण नेतांजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातत्यांचे इतर भारतीय नेत्यांपेक्षा जास्त व महत्त्वाची भूमिका भाजवली आहे. नेता नेताजी चा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्यांशी ला ओडिसा राज्यातील कटक शहरांमधील एक एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते नेताजींनी आपले शिक्षण कटक मधील लेम्नाश्या COLLEGE SCHOOL मधून पूर्ण केले नेताजींनी पंधरा वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण साहित्य वाचून काले उच्च शिक्षण त्यांचे इंग्लंड मधून झा केले त्यांनी civil services च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. त्यांनी जर ठरवले असते तर इंग्लंडमध्येच ते ऐशोआरामाचे जीवन जगू शकले असते. पण आपल्या देशासाठी त्यांच्यात प्रचंड देशभक्तीची भावना भरली होती. त्यांनी भारतात परत येऊन गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सक्रिय प्रवेश केला नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष देखील बनून गेले इंग्रज शासनाविरुद्ध त्यांच्या उग्र विचाराना पाहून इंग्रजांनी त्याना नजर कैद केले आपलं रूप बदलून ते भारतातून जर्मनी पोचले जर्मनीत हिटलरशी त्यांची भेट झाली हिटलर कडून त्यांना मदतीचे आश्वासन पण मिळाले. एकोणविशे त्रेचाळीस साली ते जर्मनी हुन जपान पोहचले सशस्त्र क्रांती द्वारे भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी आजाद हिंद फौज ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद फौ फौजच्या सैनिकांनी आपले श्रेय दाखवले. पण जपान द्वारे समर्थन केल्याने सर्व सैनिकांनी सैनिकांना इंग्रजांनी अटक केली त्यानंतर आपण आता बघूया लोकमान्य टिळक तर आपण बघूया मदर टेरेसा मदर टेरेसा आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी इतरांसाठी खर्च करण्यात करणाऱ्या मानव मानवतावा मानवतावादी समाज सेविका म्हणजे मदर तेरेसा. ह्या महिला हे महिला दयेची देवी आणि मानवतेची मूर्ती म्हटली जाते. मदर टेरेसा या एक संत महिला होत्या. त्या जन्माने भारतीय नव्हत्या, परंतु गरजेवंतांच्या सेवेसाठी भारतात आल्या होत्या. मदर टेरेसा यांचे खरे नाव ऑग्नेस गॊक्षा बोजाक्सहिऊ होते त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणविसशे दहा ला युरोपातील मॅक्सिडोनिया या देशात झाला होता

त्यांचे वडील एक साधारण होते मदर टेरेसा आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांची निधन झाले मदर टेरेसा एक CHRISTIAN कुटुंबात जन्म आल्या होत्या त्यांना ख्रिश्चन धर्म धार्मिक कार्य करण्याची आवड होती एकवीस वर्षाच्या वयात त्यांनी चर्चमधील नन बनवण्याची प्रतिज्ञा घेतली त्यावेळी त्यांचे नाव मदर तेरेसा करण्यात आले. नन बनवल्यानंतर त्यांनी अनेक देशाची यात्रा करून लोकांमध्ये धार्मिक विश्वास वाढवला. या भारतातील कोलकत्ता शहरात आल्या व लोवरेस्ट convent school मध्ये मुलांना शिकवू लागले त्या अतिशय शिस्तप्रिय शिक्षिका होत्या त्यानंतर आता आपण बघू DOCTOR बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनाच बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते

इत्यादी अनेक यातना सोसुन त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते त्यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला धर्म जातपात इत्यादी गोष्टींपासून वर उठून स्वतंत्र देण्यात आले आहे DOCTOR बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्यानवला मध्यप्रदेश मधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला त्या काळात भारतीयांवर इंग्रजांचे शासन होते आंबेडकरांचे जन्म नाव भीम सपकाळ होते त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. जेव्हा आंबेडकर सहा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले

याच COLLEGE मधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीति विज्ञान मध्ये degree प्राप्त केली आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांच्या द्वारे स्थापित योजनेअंतर्गत शि आणि अर्थशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी ते new york मध्ये असलेल्या columbia विश्व विश्वविद्यालयात गेले भारतात परत आल्यावर त्यांनी लोकांना जागृत व संघटित करून जा जती जतिगत भेदभाव विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले आपल्या या कार्यात त्यांना बऱ्याचदा समाजाकडून विरोध सहन करावा लागला भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर त्यांनी दलित समाजाच्या लोकांना आरक्षणाची मागणी केली बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीच्या हरिजन आंदोलनात सहभागी झाले. ज्यात त्यांनी भारतातील महास्वर्गीय लोकांद्वारे सहन केल्या जाणाऱ्या सामाजिक अन्यायाच्या विरोधात आपले योगदान दिले. आंबेडकरांनी देशातून अस्पृश्यता मिटवण्याचे महत्त्वाचे कार्य केले होते भारतात स्वातंत्र्यानंतर एकोणतीस ऑगस्ट भारत भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.

ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे भारताला अह एकोणविशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले भारतामध्ये वैशिष्ट वैशिष्टकृत्त सलाकृतीत वैशिष्ट्ये आहे भारत माझी जन्मभूमी आहे मी इथे जन्मलो आहे भारत हा एक मोठा लोकशाही आहे देश आहे जो चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यात

विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात हे आपले विविध अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आणि बऱ्याच धर्मांच्या लोकांच्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. परदेशी काही लोक निसर्गात आवश्यक असून भारतीय संस्कृती आणि परंपरा पाळतात वेगवेगळ्या आक्रमणकर्त्यानी येऊन भारताचा गौरव व मौल्यवान वस्तू चोरून नेल्या त्यापैकी काहींनी गुलाम देश बनविला परंतु देशातील महान नेत्यांनी एकोणविशे सत्तेचाळीस मध्ये माझे माझी मातृभूमी ब्रिटिशमुक्त करण्यात यशस्वी झाले आपल्या देशाला स्वातंत्र मिळण्याच्या दिवसाचा अर्थ म्हणजे पंधरा ऑगस्ट हा प्रत्येक वर्षी स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. हा नैसर्गिक संसाधनांनीं समृद्ध असलेला देश आहे.

लोकांच्या मनाला आकर्षित करते ताजमहाल हे भारतातील महान स्मारक आहे. आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून चिरंतन चिरंतन प्रेमाचे आणि काश्मीरचे प्रतीक आहे. हा प्रसिद्ध मंदिरे मशिदी चर्च गुरुद्वारा नद्या खोरे सुपीक मैदाने सर्वात उंच डोंगर इत्यादींचा समावेश आहे. भारत भारत हा विविध कलाकृत्यांनी नटलेला देश आहे भारतामध्ये भारतामध्ये विविध भाषा बोलणारे लोक राहतात. हम्म अह भारतात अह भारतात एकोण अह एकोणतीस राज्य आहेत ज्यात विविध जाती धर्मलोकां विविध जाती धर्मांचे लोक राहतात प्रत्येक जाती धर्मांची लोक असुख सुख शांतीने आनंदात राहतात देशामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे तर मुंबई दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये

भारतामध्ये साजरा होणारे सण पाहायला संपूर्ण जगातून पर्यटक येतात तसेच भारतामध्ये अनेक गाजलेले खेळाडू कलावंत व शास्त्रज्ञ राहतात प्रसिद्ध आहे भारतामध्ये विविध जातीधर्माचे लोक राहतात राहत असले तरीही आम्ही सर्व भारतीय आहोत आणि त्याचा आम्हाला गर्व आहे भारत देशाला थोर

भारताने भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वभरात मोठे कार्य केले आहे भारत देश हम्म भारत देश हा आता आधुनिक झाला आहे तसेच भारत देश आता यशाच्या पायऱ्या चढत

अं भारतामध्ये अनेक भारतामध्ये अनेक सांस्कृतिक सांस्कृतिक कार्य वगैरे पण होत असतात भारत देश भारत देशाला अनेक अनेक शूरवीर आणि अनेक नेते होऊन लाभले आहेत ज्यांनी भारताला ज्यांनी भारत भारत असे स्वप्न साकारले मोलाचे सहकार्य केले आहे.

खूपच अशक्त आणि पोकळ झाला होता पोकळ होता पण भारतातील नेत्यांनी आणि तिथल्या इथल्या लोकशाही तंत्राने भारत भारत भारत खूप विकसित झाला आहे. देशात देशात आता विविध अत्याधुनिक अं अत्याधुनिक साधने पण अं अत्याधुनिक साधने पण आहे भारत आता जगातील मोठमोठ्या देशांना पण आता टक्कर देत आहे भारत भारत देशातील भारतामध्ये लोकशाही तंत्र भारताचे भारताची लोकशाही ही जगप्रसिद्ध आहे व भारतामध्ये अं जगातल्या जगात सर्वात जास्त कुठं शेती केली जात असल तर ती फक्त बा फक्त आणि फक्त भारतमध्ये भारत भारत लोकसंख्येने पण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे भारताला विविध अं विविध थोर नेते लाभून गेले आहेत तसेच भारत आपले लष्करी भारताचे प्रसिद्ध लष्करी बळ पण खूप आता मजबूत आहे. भारताला भारत देशामध्ये जाती पद्धत धर्म आणि संस्कृत असेच बरेच लोक राहतात पण देशामध्ये एकता हा पण देशामध्ये एकता आहे भारतामध्ये विविध नाले विविध नद्या नाले आहेत भारतामध्ये निसर्गरम्य वातावरण पण खूप आहे. भारतामध्ये एकोणतीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश आणि एकोणतीस राज्यांमध्ये अनेक छोटी गावे आणि शहर आहेत भारतामध्ये अह ऊस कापूस साग तांदूळ गहू तृणधान्य आणि इतर पिकांचे उत्पादन केले जाते. भारतीय सैनिक सीमेवर आहेत आपल्या भारत देशाला वाचवण्यासाठी भारताचे

आपल्या अह भारत भारत देश हा धर्मनिरपेक्षक देश आहे इथे सर्व एकजुटीने राहतात भारत देश भारत देश अनेक भारत देश अनेक अनेक अह भारत देश अनेक

भारतामध्ये अं भारतामध्ये अं हळूहळू खूप विकस विकास होत चाललेला आहे भारत देश जगात आता एक सर्वात आघाडीवर आहे. तसेच आपला भारत हा खूप महान आहे. भारताबद्दल बोलावे तितके थोडे भारत देश म्हणून मला माझा देश हम्म म्हणून मला माझा माझा भारत देश आवडतो.

भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात तसेच व भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सोळाशे पेक्षा जास्त भाषा आहे भारत भारतामध्ये भारतामध्ये लोकशाही तंत्र आहे हम्म म्हणजेच भारतमध्ये प्रजा हीच राजा आहे तरी पण आज भारत खूपच disturbance होत आपल्याला खूप लोक त्रास देतायत करते लोकांना पण काम नसते हा ना लोक आपल्याला जगून पण देत नाही थोड जगाव माणसाला स्वतासाठी काय मग आता काय म्हणू शकते मग घरी घरी कोणी ना कोणी आत मध्ये बाहेर करत असतं मग काय करायचं आता आपण काय बोलू पण नाही शकत हो ना इथं तर बिना बोलून लोकांना काटे लागतात हो ना बोला नंतर तर अजून काय होणार काय माहिती होना यांच्यापेक्षा तोंड बंद ठेवलेल आपल्याला पुरतंय हम्म हो ना

भूक लागली होती ना तुला हो भूक तर आता पण लागली आहे मग आता काय काही option नाहीये खाण्यासाठी होते तर आहे आता काय कर आता सकाळ सकाळपर्यंत wait कर सकाळी जेवण कर हो आता सकाळी छान जेवण कडून

मला पण नाही पटत मला पण नाही आवडत पण आता आपल्याकडे option नाहीये तर काय खायला लागते हो ना आता काढायचे काहीतरी उरले उरलेले दिवस हो ना आणखी काय म्हणतेस सगळं निवांत चालू आहे बघते मसूर बघायचं but मला but jio cinema वर माझ first season चालू होत नाहीये का बरं का दाखवत नाही काय माहिती ते चालू होत नाहीये something went wrong दाखवतोय आणि मग second season तर चालतंय आता बघते आता laptop मध्ये चालू करून चालू होते की नाही होत

laptop मध्येच बघ laptop मध्ये होणार